कप लावत आहे आणि ते व्यक्ति इथे स्वताची इथे टावेल ने झाकलेली दिसत आहे आणि इथे बेड वर झोपलेला आहे दूसरे व्यक्ति त्याची उपचार करताना दिसत--

सुंदरस असा परिसर आहे. त्या परिसरामध्ये इमारती दिसत आहे. त्या इमारती वरती खूप सुंदर अशी झगमगण्या लाईटी ची अशा झगमगण्या लाईटी तिथ लावलेल्या आहेत आणि त्या इमारतीच्या मध्यभागामध्ये एक सुंदर--

छायाचित्र आहे छायाचित्रामध्ये एक दुकान आहे ते दुकान एक औषधालय आहे त्या औषधालयामध्ये एक व्यक्तीचा हात तुटलेलाय तो हात --

पडता आहे आणि त्याच्या अवतीभवती खूप सुंदरशी हिरवीगार झाडी आहेत आणि खूप सुंदरशी पाणी सामोर धबधब्यात एका छोट्याश्या ओढ्यात रूपांतरित होताना दिसत आहे.